ग्राउंड च्या समोर एक पोल आहे.

आणि बलून चे डेकोरेशन केलेले एक स्टेज आहे.

टेबल ला परदा लावलेला आहे.

एक मुलगी आणि तिची आई--

आतमधून येताना दोन व्यक्ती दिसत आहे.

रोड वर खूप साऱ्या बाईक्स आहेत.

आणि बाजूला फुलझाडे आहेत झाडे पण आहेत.

हे एक तेथे साचलेले पाणी आहे.

ज्योकेट आणि पॅन्ट घातलेला आहे.

फोनवर गोष्टी करताना दिसत आहे.

एस.बी.आय बँक आहे.

हॉटेलच्या बाजूला एक पोस्टर लावलेले आहे.